असेच मिळतात जे आपण विकत घेऊन गोळ्यांच्या स्वरूपात घेतो, औषधांच्या स्वरूपात घेतो. औषधं काही आपल्या शरीरसाठी उपयुक्त नसतात. हे आपल्या शरीरासाठी तात्पुरता तात्पुरता उपयोगी असतात जेव्हापर्यंत आपण बीमार पण जर बीमारीला कायमचं दूर करायचं असलं तर एक मात्र उपाय म्हणजे व्यायाम. कारण आरोग्य हे कधी एका दिवसात ठीक होणारी वस्तु नाही. त्याला ठीक करायसाठी वर्षानुवर्षं वेळ द्यावा लागतो. exercise करायची, व्यायाम करायची सवय लावावी लागते. आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं म्हणतो आपण,

club मध्ये जाऊन cigarette पान करणं, बिड्या पिणं धुव्यामध्ये सगळं उडवणं हे यांना यांचे जीवनप्रणाली साठी खूप यांना चमकणारी दुनिया वाटते.

आपलं त्रास होतो. आपल्याला किती प्रकारचा श्वासाच्या बीमाऱ्या होतात. आपल्याला अनेकदा तर cancer कर्करोगासारखे किती भयंकर अशे बीमाऱ्या होतात. यांच्यापासून वाचणं की नाही आता आपण म्हणतो की विज्ञानाने खूप तरक्की केली, विज्ञान खूप सामोरं गेलं पण तरी पण अशा भरपूर बीमाऱ्या आहेत, भरपूर साऱ्या बीमाऱ्यांवर अजूनही विज्ञानाची काही चालत नाही. पण तेच आपण जर आपल्या आयुर्वेद मध्ये बघितलं तर आयुर्वेदानी खूप साऱ्या अशा गोष्टींवर उपाय आधीच सांगितलेत आणि ते जास्तीत जास्त करून आपल्या अन्नाकडून जातात. आपलं अन्न आपल्या अन्न हे त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुरळीत असतं, तुला काय वाटतंय याबाबत? मला तर वाटतंय की अन्न हेच परब्रम्ह आहे. कारण अं आपण जे पण जेवतो, जे पण अन्न ग्रहण करतो, जे पण काही खातो-पितो ते सगळं त्यामुळेच आपलं शरीर चालत राहते. जसे आपण आज अं बाहेरचं fast food खाल्ले ते आपल्याला तात्पुरते तर खुप छान वाटते पण समोर जाऊन त्याचा आपल्याला भयानक त्रास होऊ शकतो, जसं पोटाचे विकार, अशा अशा खूप मोठ्या मोठ्या पण बीमाऱ्या होऊ शकतात. ते पण छोट्याशा गोष्टींमुळे. तसेच आजकालची युवापिढी cool बनण्यासाठी cigarette दारू, तंबाखू मद्यपान यांकडे खूप आकर्षित होत आहेत. परंतु याचे परिणाम पण आपल्याला खूप भयंकर दिसून येतात. जसे आजकाल एकवीस वर्षाच्या पण मुलाला एका मुलाला cancer सारखी मोठी बीमारी झालेली आहे. त्यामुळे त्यांचा जीव पण दगावून जातो. आणि फक्त त्यांचाच जीव नाही जात, त्यांच्यामध्ये त्यांची पूर्ण परिवार राहतो. त्या परिवाराचं पण आता परिवाराचं पण अर्धा जीव जातो. तर आपण याकडे लक्ष दिले पाहिजे की आपण cool बनण्याच्या चक्करमध्ये

बरोबर, but तसं पण हे होत नाही ना आजकालच्या तरुण पिढीला असं वाटतंय. की मद्यपान करणं, cigarette पिणं हे सर्वात मोठे आहे. पण त्यांनी हे समजायला पाहिजे की आरोग्य हेच सर्वात मोठी त्रुटी आहे. देवाने आपले शरीर इतके व्यवस्थित बनवले वेळ देऊन आपल्याला सर्व प्राणी पशुंपेक्षा वेगळे बनवलंय. आपल्याला विचार करायची बुद्धी दिली. आपल्याला वापरायसाठी हात दिले, चालायसाठी पाय दिले. त्यांचे काळजी कशी घ्यायची, त्यांना सुरळीत कसे ठेवायचे हे आपल्यावर depend आहे. आपण कसं बघतो, आपण आपल्या आरोग्याचं लक्ष

मला तर वाटते की सात्विक भोजन म्हणजे ते नाही की ज्याने आपल्याला फक्त आनंद मिळतो परंतु असे सात्विक भोजन म्हणजे ज्यांनी आपल्या शरीराला उपयुक्त असतात. ज्याने आपल्या शरीराची प्रक्रिया चांगली सुरळीतपणे चालू शकते. जसे हिरवे पालेभाज्या झाले, किंवा कंदमुळं झाली, भाजी-पोळी झाली असे जेवण म्हणजे सात्विक भोजन असायला हवे. परंतु आपण आजकाल सात्विक भोजनाकडून fast food कडे वळत आहोत, तर हे दुष्परिणाम आहेत. बरोबर, दुष्परिणाम तर आहेत आणि यामुळेच आपले आरोग्य दिवसेंदिवस आणखी बेकार होत चालले आहे. आपण जितकं म्हणतो की आपण आरोग्याबद्दल विचार करायला पाहिजे पण खरंच करतो का नाही. आपण आपले जीवनशैलीच अशी झाली आहे की आपण कितीही म्हंटलं, आपण काहीही म्हंटलं की मी हे करते, मी ते करते.

मी दोन दिवसांसाठी कुठे बाहेर गेले, घरी नसली आणि घरी आल्यावर मला जो त्रास होतो, माझे डोके दुखायला लागते, माझं अंग -पाय दुखायला लागते. तर माझं शरीर दोन दिवस गेलेलं बाहेर कुठे मी गेली ते सुद्धा ते सहन करू शकत नाही, दोन दिवस जर मी रोजच्या पेक्षा थोडंसं जास्ती काही केलं तर तेसुद्धा माझं शरीर सहन करू शकत नाही. तर आता तर मी तरुण आहे, तर ठीक आहे. जसं जसं माझं वय वाढेल जसं जसं मी वृद्धाश्रमाकडे जाईल, तसं माझं काय होईल हा मला विचार येतो. आता यासाठी मी आरोग्याकडे अं लक्ष द्यायला सुरवात केली आहे. रोज योगा करणे, रोज थोडंसं meditation करणे, थोडासा प्राणायाम करणे हे सगळं आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे. हो की नाही?

दोन दिवस मी बाहेर गेले होती आणि नंतर घरी आले तर मला मानेच्या कणेचा त्रास सुरू झाला, डोकेदुखी सुरू झाली तसेच झोपेमध्ये वगैरे पण माझ्या फरक पडला. तर आपण याकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण बाहेर जातो परंतु आपण समतोल आहार घ्यायला हवा. म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की बाहेर गेलं तर आपण काहीच बाहेरचं खायला नको, परंतु आपण इतकं तरी लक्ष द्यायला पाहिजे की आपण आपल्या आरोग्याकडे पण लक्ष देऊ. तुला काय वाटतंय यावर? अगदी बरोबर, आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे. हे मला वाटते. नमस्कार आपण आज बोलणार आहोत आत्मनिर्भरते तर आत्मनिर्भरता म्हणजे आपण एक म्हणजेच एक व्यक्ती किंवा आपण एक उदाहरण बघूया आत्मनिर्भर म्हणजे आपण अं एखाद्या व्यक्ती एखादा देश आपल्या गरजा तसेच मागण्या पूर्ण करण्यासाठी कोण ना इतर देशावर अवलंबून न राहता त्यांच्याकडे कोणताही मागणी न करता स्वतःच स्वतःच्या देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतोय यालाच आत्मनिर्भर होणे असे म्हणतात आत्मनिर्भर म्हणजे एक प्रकारचा स्वतःवर अं अवलंबून असणारा व दुसऱ्यावर अवलंबून न नसणारा आपल्या गरजांसाठी दुसऱ्यावर अवलंबून नसणारा असा व्यक्ती म्हणता येईल अह आपण बोलतोय आत्मनिर्भरतेवर तर आत्मनिर्भरता ही प्रत्येक माणसासाठी वेगवेगळी राहु शकते. कोणी कोणाच्या गरजांसाठी असतो आत्मनिर्भर तर कोणी कोणाच्या कारणा वेगळ्या कारणासाठी असतो ज्यानंतर आपण पाहायला बद्दल आपण म्हणू शकतो आपला भारत देश हा प्राचीन काळापासून आत्मनिर्भरच आहे कारण इथे सर्व वस्तू स्वतः तयार देखील केल्या जातात आणि आपल्या देशाच्या हेतूसाठी त्याचा उपयोग तो उपयोग देखील केला जातो कारण या अभिनयाचा मुख्य हेतूच तो आहे भारत देशामध्ये प्राचीन काळामध्ये तुम्ही पाहिले असाल कि आपल्याकडे आपले वैदिक अं अं वैदिक विज्ञान आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यावर आपण स्वतः स्वतः तैयार करतो आणि स्वतः त्याचा वापर करतो आपण कुठल्या देशावर त्याच्यासाठी अवलंबून न्हवतो आधीपण न्हवतो आणि आता पण नाही आहे भारतातील संसाधनाच्या मातत मदतीने तयार केल्या गेलेल्या वस्तूंचा आपल्या भारतामध्ये वापर करणे उपयोग करणे तसेच भारतातील युवा पिढीला या कामामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे गरिबांना पर्याप्त अन्न सुविधा प्राप्त करून देणे हा देखील मुख्य हेतू

कस कसं प्रकार त्याचा वापर करू शकतो वापर करणे म्हणजे उपयोग करतो उपयोग कसा केलाय तर गरजूना ज जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना त्या वस्तूंचा पुरवठा करून देणे जस भारतामध्ये गरीब लोकांना अन्नसुविधा प्राप्त करून देणे हा कार्य हे कार्य राबवण्याचा किंवा अभियान राबवण्याचा जो दायित्व आहे ते सरकारला जातं

त्या वेळेला आपण ज्या गोष्टीसाठी अवलंबून अं राहायचो प्रत्येक देश अं कुठे न कुठे काही ना काही जमान्यामध्ये अवलंबून असतो दुसऱ्या देशावर पण corona काळामध्ये ते आयात निर्यातीचे जे काम होत ते बंद झालं म्हणजे या काळात जेव्हा इतर देशातील वस्तूंची आयात बंद झाली होती तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ले अं local for vocal हा नारा देऊन अं नारा देणे सुरु केले होते याचा अर्थ असा होतो की आपल्या देशातील बनलेल्या वस्तूंचा वापर आणि प्रचार देखील भारतातील सर्व देशांच्याना भ भारतातील नागरिकांनी करावा असे जाहीर आवाहनच प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना केले होते corona काळामध्ये आपण पहिले असाल कि अं स्वतःहून mask तयार करणे घरोघरी आपण mask तयार करत होतो आपल्या आपल्या स्वतःच्या अं अं अं गरज भागवण्याकरता कारण त्या वेळेला mask उपलब्ध न्हवते प्रत्येक जे अं उप उपयोगाची वस्तू essential needs मध्ये येतात essential needs म्हणजे ज्या वस्तू आपल्याला नेहमी लागतात त्या उपयोग त्या वस्तू पण आपण घ्यायला जाऊ शकत न्हवतो त्याचा पुरवठा बरोबर न्हवता होत तर त्या व्यक्ती त्या गोष्टीसाठी आपण स्वतःवर आत्मनिर्भर राहिलो आणि आत्मनिर्भर राहिल्यामुळे काय झालं तर आपण स्वतःच्याच घरी स्वतःच्या वस्तू तयार करत गेलो बनवत गेलो त्याची उत्पत्ती निर्माण केली आपण त्याला पुरवठा निर्माण केला आणि आपण त्याला अं लोकांना ज्यांना गरज गरज होती त्यांना आपण पुरवलं आपण आपल्या भारत देशाच्या गोष्टी केल्या आपण दुसऱ्यावर त्यावेळेला अवलंबून न्हवतो जसे corona महा महामारीच्या काळात जेव्हा इतर देशांची वस्तूंची आयात बंद झाली होती

आत्मनिर्भर भारत हे ए भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविलेले हे अभियानचं आहे या अभियानात अभ अं बही या आत्मनिर्भर भारत हे एक आर्थिक सहाय्य्य योजना आहे जिचा उपयोग भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत तसेच बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिक स्वयंनिर्भर होण्यासाठी योग्य योजना आखणे आणि त्यावर अंबलबजावणी करणे हा ह्या मार्गाचा हेतू होता भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी आत्मनिर्भर व्हायला हवे असा हा आत्मनिर्भर भारत योजनेमुळे मूळ हेतू हे आहे कारण ऐन corona महा महामारीच्या काळात खूप जणांना हा आर्थिक अं

देखील झालेली होती जेव्हा आपल्या ज्या गरजेच्या वस्तू होता जे नेहमी नेहमी आपल्याला लागायचं दररोज लागायचे त्या ज्या ज्याची गरज होती आपल्याला त्या वस्तू देखील सुद्धा आपल्याला मिळत न्हवत्या त्यावेळेला आपल्याला कळलं कि ज्या गोटीसाठी आपण अवलंबून होतो दुसऱ्यावर त्या गोष्टीसाठी जर आपल्याला आह तुटवता भागत आहेत काही गोष्टी दाखल त्यांना आपण त्यांना भेटू शकत न्हवतो आपण घराबाहेर जाऊ शकत न्हवतो आपण एकदा quarantine राहत होतो आपल्याला बांधलिक केली घ्याची होती त्याच्यामुळे आपण आपल्यात एका कमी जागेमध्ये एका अं घरामध्ये जर चार व्यक्ती राहत असतील तर चार व्यक्तीच्या ज्या गरज होत्या त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अवलंबून होतो त्या आपण आत्मनिर्भरतेमुळे कमी केलेल्या आहेत ह्या संकल्पनेमागचा मुख्य ह अर्थ असाच एक असा देखील आहे कि आपला भारत देश संपन्न तसेच समृद्ध तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण आत्मनिर्भर बनून त्यात

अट अतिक अटक अटीतटीच्या काळात परिस्थिती कोणत्याही पर्वा न करता आपल्या क्षमतेचा वापर करून आपल्या देशाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आपण सर्व भारतीय नागरिक करू शकतो तो यात कोणताही शंका नाही ज आ आत्मनिर्भर म्हणजे काय आत्मनिर्भर होण्याची गर गरज काय आहे आपण आत्मनिर्भर होणे का गरजेचे आहे हे समजून घेण्यासाठी आपण corona महामारीच उदारन उदाहरण घेऊन आपल्या देशाला अं भारत देशात अचानक कोणी corona virus प्रवेश करून हम्म थैमान अं घालणे सुरु केले

अं रुग्ण रुग रुग्णाच्या बरे करण्यामागे लागली होती आपल्याकडे त्यावर तोडगा म्हणून पाहिजे तेवढी औषध उपलब्ध अं नसल्यामुळे आपल्याला जुन्या औषधींचा वापर करून रुग्णांना बरे करण्यासाठी तो भाग पडले होते जर जुन्या औषधीचा वापर करून आपण आपल्या रुग्णांना बरे करतो आहे तर आपल्या प्राचीन काळात अं आपण स्वतः अवलंबून अं स्वतःच्या वैद्यकीय साहित्यावर अवलंबून राहून त्या गोष्टीवर आपण अंबलबजावणी केली होती

लागले होते lockdown च्या काळात ज्यांनी digital कामे करता येतात त्यांना घरबसल्या laptop तसेच computer वर आपली सर्व कामे social distancing पालन करून देखील एकदम व्यवस्थित करता येत होते पण ह्याच काळात काही जणांना तर आपली नोकरी देखील गमवावी लागली होती अशावेळी खूप जण बेरोजगार होऊन बसले होते याला कारण म्हणजे आपण उदर्निर्वाहनाचा एका संसाधनांवर अवलंबून राहिलो आणि तसेच एक संसाधन बंद झाल्यावर आपल्याकडे उदर्निर्वाहनासाठी दुसरे कु कोणतेही पर्याय उरलेला न्हवता म्हणजे नोकरी हाच एक शेवटचा आणि एकमेव पर्याय बहुतेक जणांकडेच होता

संसाधनांवर कमाईच्या संसाधनांवर अवलंबून राहलो ज्यांच्याकडे एक किंवा दोन या दोनपेक्षा जास्त कमाईचे संसाधन उपलब्ध होते त्यांना तेवढ्या त्रास नाही झाला जेवढा एका संसाधन उपलब्ध झाल्यावर उपलब्ध अं अवलंबून राह्ल्यावर ज्या व्यक्तीवर होता कारण तो एकाच संसाधनांवर अवलंबून होता आणि जेव्हा आपण एका संसाधनांवर अवलंबून राहतो त्यावेळेला जर ते संसाधन बंद झालं जस corona lockdown मुळे आपण ते एक संसाधन बंद झाल्यामुळे खूप लोकांना आपला उदरनिर्वाह उदर्निर्वाहानासाठी दुसरा कु कोणताही उपाय उरलेला न्हवता त्यावेळेला तो आता त्यानंतर काय झालेले कि ज्यांच्याकडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कमाईचे संसाधन उपलब्ध होते त्यांना ते त्रास तेवढा त्रास नाही झाला कारण ते अवलंबून न्हवते कुठल्याही एकाही कमाईच्या संसाधनांवर त्यामुळे त्यांना अडचणींना तेवढे सामोरे जावे नाही लागले त्याचाच हा एक उदाहरण आहे आत्मनिर्भरतेच आत्मनिर्भरता आणि किंवा अवलंबून राहणे कुठल्या एका गोष्टीवर त्याच्यामुळे आपण किती संकटाला सामोरे जाऊ शकतो आपल्याला किती अडचणी दे हे सामोरे जाऊ शकतात त्याच्या अं आपण याचा एक चांगलाच उदाहरण समजू शकतो अं भारत सरकारला सरकारला म्हणजेच अं भारत सरकारला म्हणजेच सरकारला तसेच प्रशासनाला दोष देत अं देत न बसता या digital युगात आपण digital पद्धतीने पैसा कसा कमवायचा हे शिकणे किती आवश्यक झालेले आहे हे आपल्याला ह्या काळात शिकायला किंवा देखायला मिळाले होते कारण जेव्हा corona virus मुळे सर्व काम कामकाज दुकाने व्यवसाय हे बंद झाले होते तेव्हा धंदे बंद पडले होते त्यावेळी फक्त digital माध्यमातून चालणारे सर्व व्यवहार सुरळीत चालू होते कुणी blogging करून आपल्या उदरनिर्वाहन करत होते तर कुणी youtube channel द्वारे आपल्या सर्व गरजा पूर्ण करत होते म्हणजेच खूप जणांनी digital पद्धतीचा अवलंब करून आत्मनिर्भरतेकडे पाऊल देखील टाकले होते आणि ज्या व्यक्तींन ह्या काळात नशिबाला तसेच सरकारला दोषारोपण करण्यापेक्षा या अडचणीच्या काळाला स सुवर्णसंधीच संधीचे रूप प्राप्त करून दिले आणि digital पद्धतीने काम करून

त्यांनी संकटेला सं संधीच अं स्वरूप देखून अं नवीन अं नवीन बदलला स्वीकार करून digital मा digital माध्यमाने काम करणे शिकून घेतेले होते आणि यालाच म्हणतात खरे आत्मनिर्भर होणे म्हणजे कोणालाही दोषारोपण न करता न करत बसता तसेच कोणावरही कुठल्या मदतीसाठी अवलंबून न राहता त्या परिस्थितीची परिस्थितीला जबाबदारी आणि स्वतः स्वीकारायला हवे आणि त्या स्वःताला स्वतः स्वीकारून त्या संकटाला आपण संधी निर्माण करणे आणि त्याच्यावर आपण तोडगा निर्माण तोडगा काढणे यालाच आत्मनिर्भरता म्हणतात आणि अशाच पद्धतीने परिस्थितीला न द दोष न देता कोणावर विसंबून न राहता भारताच्या प्रत्येक नागरिक हा आत्मनिर्भर झाला पाहिजे आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासामध्ये त्याला नवीन तंत्रज्ञानाची देखील खिला स्वीकार केला पाहिजे आणि digital युगात हळूहळू का होईना पाऊल टाकले पाहिजे आणि अं digital पद्धतीने व्यवहार करणे नोकरी तसेच व्यापार धंदे करणे शिकून घ्यायला हवे जेणेकरून भविष्यात पुन्हा कधी lockdown ची वेळ उदभवली तर मागील काही महिन्यात तसेच एक दोन वर्षांमध्ये पैशासाठी नोकरी व्यवसायासाठी आपली जी परखड झाली ती अजिबात पुढे होणार नाही आणि हीच आपल्या आजच्या नार आत्मनिर्भरते भारत निर्मितीसाठी काळाची मुख्य गरज आहे आणि ती आज देखील बनली सुद्धा आहे आता आत्मनिर्भर होण्याचे फायदे म्हणजे काय आत्मनिर्भरचे जे फायदे असतात ते खूप काही फायदे आहेत आपण अं ते फायदे अं पूर्णपणे बघूया व्हॉइस रॉय ने विशेष न्यायाधिकरण तयार करण्यासाठी आणलेला अध्यादेश केंद्रीय असेम्ब्ली किंवा ब्रिटिश संसदेने कधीही मंजूर केला नाही. आणि अखेरीस तो कोणत्याही कायदेशीर किंवा घटनात्मक पावित्र्याशिवाय संपुष्त संपु.

गांधींना गांधी असा नारा देणाऱ्या संतप्त तरुणांच्या काळ्या झेंड्यांच्या निदर्शनास सामोरे जावे लागले. नयूयॉर्क टाइम्स ने अहवाल दिला. संयुक्त प्रांतातील कानपुर शहरात दहशतीचे राज्य आणि महात्मा गांधींवर कराची बाहेरील तरुणाने केलेला हल्ला हे आज भा भगत सिंग आणि

आणि शोक संप पुकारण्यात आला काँग्रेस पक्षाने कराची आधी अधिवेशना दरम्यान घोषित केले. कोणत्याही स्वरूपाचे राजकीय हिंसे पासून अलिप्त राहून आणि नाकारत असताना कि काँग्रेस भगत सिंग सुखदेव आणि राजगुरू यांच्या शौर्य

काँग्रेस चे असे मत आहे कि त्याची तिहेरी फाशी हि बेशुद्ध सुडाची केली होती. आणि बदलण्याच्या राष्ट्राच्या एकमुखी मागणीचे जाणीव पूर्वक अवहेलना केली होती.

निर्णायक मानली गेली. आणि शांततेच्या पद्धतींवर विजय मिळविणारा पक्ष निराशेने प्रेरित राष्ट्रीय हिंसाचाराचा अवलंब एकोणतीस मार्च ऐकोनऐन्शी एकतीस च्या यंग इंडिया च्या अंकात गांधींनी लिहले. भगत सिंग आणि त्यांच्या दोन साथीदारांना फाशी देण्यात आली आहे. काँग्रेस ने त्याचे प्राण वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. आणि सरकारने त्यांच्याकडून आशा बाळगल्या पण सर्व निष्फळ ठरले. भगत सिंघांना जगण्याची इच्छा न्हवती त्यानी माफी मागण्यास किंव्हा appeal दाखल करण्यास नकार दिला. भगत सिंग हे अहिंसेचे भक्त न्हवते.

त्याने असाह्ययतेमुळे आणि आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला, भगत सिंघानी आपल्या शेवटच्या पत्रात लिहिले आहे कि मला युद्ध करताना अटक करण्यात आले आहे. माझ्यासाठी फाशी असू शकत नाही मला तोफ च्या तोंडात टाका आणि मला उडवा पण आपण त्यांच्या कृतीचे अनुकरण करू नये. लाखो निराधार आणि अपंग लोकांच्या आपल्या देशात कुणाच्या माध्यमातून न्याय मिळवण्याची प्रथा घेतली. तर भयावह परिस्थिती निर्माण होईल. आमचे गरीब लोक आमच्या अत्याचाराचे बाळी होतील. हिंसेचा धर्म करून आपण आपल्या कर्माचे फळ भोगत असतो म्हणून आपण या प्रशंसा करत असलो तरी आपण त्यांच्या कारवायांवर कधीही नये. आपला राग गिळून टाकणे आणि तिची शिस्त पाळणे. आणि आपले कर्तव्य पार पडणे हाच आपला धर्म आहे. गांधींची भूमिका तेवीस मार्च रोजी महात्मा गांधींनी व्हॉइस रॉय ला पत्र लिहले होते. ज्यात त्यांनी भागात सिंग सुखदेव

तथापि गांधींना सिंग ची फाशी थांबवण्याची संधी होती. जसे निराधार दवे करण्यात आले आहेत या उलट असे मानले जाते कि पुरेसा प्रभाव न्हवता त्यांनी व्यवस्था फारच कमी होती परंतु त्यांनी सिंग यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले. गांधी समर्थकांनी असे प्रतिपादन केले कि स्वातंत्र्य चळवळीत सिंग यांच्या भूमिकेमुळे गांधींच्या भूमिकेला धोका नव्हता त्यामुळे त्याला मेलेत असे वाटल्याचे कारण नाही. गांधी नेहमी सांगत असत की ते सिंग यांच्या देशभक्तीचे मोठे प्रशासक होते. सिंग यांच्या फाशीला आणि त्या बाबतीत सर्व साधारणपणे फाशीच्या शिक्षेला विरोध असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आणि ते थांबवण्याची शक्ती त्यांच्याकडे नाही असे जाहीर केले. सिंग च्या फाशी बद्दल गांधी म्हणाले या लोकांना फाशी देण्याचा अधिकार सरकारला नक्कीच होता तथापि असे काही अधिकार आहेत. त्यांचे श्रेय ते ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या फक्त नावाने उपभोगले जाते. गांधींनी एकत्र फाशीच्या शिक्षेबद्दल भाष्य केले होते. कोणत्याही फाशीला श शिक्षेवर पाठवले जावे हे मी वेद बुद्धीने ने मान्य करू शकत नाही. एकटा एकच देवच जीव घेऊ शकतो. कारण तो एकटाच देतो. गांधींनी नव्वद हजार राजकीय कैदी ठेवण्यास व्यवस्थापित केले होते. जे त्याच्या त्याग्रह चळवळीचे सदस्य नव्हते त्यांना गांधी करारा नुसार सोडण्यात आले होते. भारतीय नियतकालिक फ्रॉन्टलईन मधील एका अहवाला नुसार त्याने एकोणावीस वर्ष मार्च मध्ये एकोणएशी एकतीस रोजी वयक्तिक भेटीसह सिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीची शिक्षा कमी करण्यासाठी अनेकवेळा विनंती केली. त्यांच्या फाशीचे दिवशी व्हॉइस रॉय लिहलेल्या पात्रात पत्र खूप उशिरा येईल हे माहित नसतांना त्यांनी बदलीसाठी कळकळीची विनंती केली व्हॉइस रॉय नंतर म्हणाले जसे कि श्री गांधींनी बदलीचा मुद्दा माझ्यासमोर मांडल्याने ऐकले तेंव्हा अहिंसेचा प्रेषित एवढा मनापासून विरोध करणाऱ्या पंथांच्या भक्तांची बाजू मांडत असावेत हे नक्की काय महत्व आहे. हे मी प्रथम विचारात घेतले. त्याच्या स्वतःच्या परंतु माझ्या निर्णयावर पूर्णपणे

मी अशा केसची कल्पना करू शकत नाही. ज्यामध्ये कायद्यानुसार

सिंग यांनी गदर पक्ष्याचे संस्थापक सदस्य करतातर सिंग, सराफा याना आपला नायक मानले भागात हे गदर पक्ष्यांचे आणखीन एक संस्थापक सदस्य भाई परमानंद यांच्याकडूनही प्रेरीत होते. सिंग आणि साम्यवादा कडे आकर्षित आकर्षण झाले होते. तो मिसाईल शिकवणीचा उत्कट वाचक होता आणि त्याने

लेनिन आणि लिओन तरुण राजकीय कार्यकर्त्यांसाठी त्याच्या शेवटच्या करारात त्यांनी नवीन म्हणजेच मार्क्स वादी आधारावर सामाजिक पुनर्रचना म्हणून त्यांचा आदर्श

सिंग यांचा गांधी वाडी विचार शैलीवर विश्वास न्हवता त्याने सत्याग्रह अनेक प्रकारच्या अहिंसक प्रतिकाराचा परस्पर केला होता. आणि असे राजकारण शोषकांच्या यंदा कदाचित जागा घेतील असे त्यांना वाटत होते. मे ते सप्टेंबर एकोणीशे अत्तावीस पर्यंत सिंग यांनी कीर्ती मध्ये अराजकता वादावर लेखांची मालिका प्रकाशित केली. लोकांनी अराजकता व लाचार संकल्पनेचा गैरसमज केला याबद्दल त्यांना चिंता होती. त्यांनी लिहले कि लोकांना अराजकता या शब्दाची भीती वाटते. शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे कि भारतात हि क्रांतिकार्याना अलोकप्रिय बनवण्यासाठी त्यांना अराजकवाडी संबोधले जाते. भोसले! एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी, हे एक भारतीय राजें आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करुन मराठा साम्राज्याची स्थापना केली. सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगड किल्ल्यावर औपऔपचारिक पद्धतीने छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कार्यकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळ कोंढाण्याची कुतुबशाही, विजाविजापूरची आदिलशाही. आणि युरोपातील वसाहतवादी शक्तीशी युती व शस्त्र युद्ध दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्राकृतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतशील नागरीक शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालय, अधिवेशने पुनःरुज्जीवीत केली. प्रदेशातील, भूभागातील इत्यंभूत माहिती आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याने, तंत्र ह्यांच्या सहाय्याने. त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात लष्कर तत्कालीन रुढ असलेल्या फारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.